पण दीदीला सवय झाली असेल, तर काय नसेल ना आता. हा तिला सवय झालीये आता काम करायची.

अं तुझं काय म्हणणं आहे, मग काय करणार तू पुढे चालून. bank मधेच करणार, का दुसरीकडे बघणार. ते bank त कसं आता मी माझं, क्षेत्र आहे pharmacy आहे त्याच्यामध्ये. हा. आणि कोणती परत आहे ना scholarship ती तुम्हांला भेटती बघ, category वाल्या वाल्यांना. ती नाही का आपली college त हा हा हा आहे ना भेटती ना. त्याला government quota त जर number लागला ना, number लागला college ला तर चं भेटती. हम्म संस्कृती आणि प्रेरणाला पण

हम्म मंग आता काय अं दीदी bank मधेच असेल ना आता? विचारलं असतं तू तर. आता विचारू का तिला? घरी आल्यावर विचारते संध्याकाळी तिला. हा सुट्टी उदया सुट्टी पण असेल, तर निवांत विचार आणि सगळं व्यवस्थित विचारून घे. हो विचारते. हम्म आणि शेतकऱ्यावर कर्ज काढत्यात ना? शेतीवर ना?

शेतीवरती ना? Pappa ना काढायचंय ना? हो papa ना काढायचंय. जमलं ना ग सगळं. चे चेतुचं काढलं अं शैक्षणिक papa चं कर्ज शेतीवर काढलं तर. शैक्षणिक ते तुमच्यासाठी झालं ना.

मग काढू शकतात.

असं एका वेळेला पण दोन कर्ज घेऊ शकतात. हा.

काय

कशाकशाची दाखला कोणकोणत्या ह्याच्यासाठी.

तिला विचारते हा हा वेगवेगळ्या असता ना कर्ज घ्यायच्या पण पद्धती? म्हणजे असं आपण कोणाकडून घेतो त्याच्यावर पण depended आहे. हा. हो! bank कडून घेऊ शकतो आपण bank त safe आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा. हा. तुझ्या दीदीकडूनच घेईन मी. बाकी काही काही लोक पण ते bank च्या नावाखाली पैसे खातात. ते करा दहा दहा हजार रुपये द्या. ते हम्म त्यांनी पण मंग काही लोक कर्ज काढत नाही ना ग. हो ना ते brokerage लोकंय हम्म

काय चाललंय अभ्यास वगैरे.

माझा आता scholarship चा form भरतेय मी पंजाबराव. तर ते select झालं, तर मग मला hostel चा काही खर्च येत नाही. तर मग मी पण admission चं बघलं.

हम्म माझ्या दीदीसाठी पण स्थळ आलं होत bank मधेच होता. manager तर मंग विचारू तुझ्याच दीदीला. कि काय असतंय काय नाही process, नाहीतर निघायचा fraud तो पण. हम्म

तेच माझं पण अगं मधी ATM जरा expire झालंय. तेच माझं पण ATM काढायचं होत ते पण काढणं झालं नाही. माझं पण ATM expire झालंय नव्ह. अं कसकाय गं? Use नव्हती करत का जास्त तू? अच्छा! नाही गं त्याला expiry date असते ना. चार पाच वर्ष. सात आठ वर्षाचं काहीतरी असंत, ते use केल्यानंतर त्याची संपते. परत नवीन काढायला लागतं. हम्म तेच मंग बाकी विचारते तिला. हो विचारते. हम्म माझे दाजी तर काय bank मध्ये घर bank मध्ये नोकरी करत अं चालूच असतं. हा. हम्म तिला काय माहित आता bank मध्ये पण किती tension असतं, हे करा ते करा. हा ना. हम्म आणि suppose आता आपला बारावी मध्ये कोणत्या sem मध्ये back विषय राहिला. suppose तू pharmacy करते. तुझा back विषय राहिला, तर ते scholarship वर effect होतो का त्याचा?

आणि बघ तुझ्या भावासाठी जरी loan घ्यायचं म्हणतेय ना तू. त्याला पण सगळे विषय त्याला सांगायचं, कि बाबा clear पाहिजे. तरं चं bank loan देते. attendance पाहिजे. ऐंशी टक्के. अजून हे पाहिजे सगळे विषय clear पाहिजे. सगळ्या विषयात पास पाहिजे आणि bank काय करते loan आपल्या account वर नाय येत, direct college च्या account मध्ये send करत असते आपले. अच्छा! अजून बघ बाकीच्या खर्चांसाठी पण bank loan देते. फक्त college ची fees नाही. अजून आपल्याला पुस्तके पाहिजे अजून जर आपल्याला laptop पाहिजे असलं. आपल्याला लागत असेल. सगळा खर्च सुद्धा bank loan म्हणून देते. अच्छा! तेच बघते मी आता मी पण माहिती काढते अं याच्यावरून. Bank त काय कोणते document असतं कागदपत्र, वगैरे सगळं माहिती असलं कि होऊन जाईल मग. pro काही समस्या आली, तर तुला phone करेल. हा कर कर. तू मला बिनधास्त कधीही phone कर, काही problem नाही. हा. तोपर्यंत तू दीदी ला विचारून घेशील आज रात्री. हो मी विचारते. हम्म आता हे कर्ज वगैरे निघतं तोवर tension चं हे बाई. डोक्याला ताणच आलाय. अं time लागतो का जास्त? एकदा आपलं application approve झालं ना,

अर्ज अं आपला मंजूर झाला कि काही problem नाही येत. हम्म हम्म फक्त admission घेतल्या घेतल्या लगेच check करायचं. म्हणजे bank त पण आधीच बोलून ठेवायचं, बघायचं एक चौकशी करून बघायचं जरा.

हम्म हो. अं कोण्या bank मध्ये दीदी? मध्यवर्तीका?

अच्छा! मध्यवर्ती बँकमध्ये आहे ना पण. हम्म मला आवडते पण bank मध्ये काम करायला. तसं चांगलंय मंग. बघ तुला जायचं असेल तर तिच्याशी मी तिला तिचा number देते तिच्याशी contact कर. ती मला म्हंटली होती, कि तुझी मैत्रीण एकदा bank त भेटलेली म्हणून मला. हा भेटलेली मी. तेच अं विचारायला गेलते कोणतं कागदपत्रं लागतंय form भरण्यासाठी, शिष्यवृत्तीचं loan काढण्यासाठी. त्याला पण तीन का चार हजार रुपये लागतात म्हणे दीदी ती process करण्यासाठी. म्हणलं ठीके. मंग असच विचारत होतो course चं कसं काढलं तू, bank मध्ये bank manger, असं तसं.

अन मग आता विचारेल मी, papa चं papa चं विचारत होते तुझ्या friend ला विचार म्हणून. ते शेतकरी शेतकऱ्याचं ते कर्ज कसं काढायचं काय नाय.

निघू शकतंय ना एका वेळी दोन कर्ज. म्हणजे papa चं वेगळं आणि माझ्या भावाचं वेगळं. हो निघू शकत काहीच problem नाही. तिला विचारते एकदा. हा मग परत मग नाही पुढं चालून दोघ suppose दोघ आता papa चेतु चं काही join खात हे. papa च्या ह्याच्यावर. तर ते मंग परत होतं ना होतं. हा हा हा हा. हा ते पण काही

हा हा ते पण करून घेईल मी आता. हम्म Sunday ला आता उद्या आला यार, sunday नाहीतर, उद्या हे रविवार आला उद्या, उद्याच गेले असते नाहीतर bank मध्ये.

हा आता सोमवारी गर्दी हो खूप असते. हा सगळ्यांचे ज्यांचे काम राहून गेले, ते येतंय म्हणजे थोडं थोडं. अरे, माझं फक्त एक doc अं एक कागदपत्र राहिलं होतं, त्यासाठी माझं ते रोखलं. हम्म तिथं कसं कागदपत्रांशी हे नाही चालत, तडजोड नाही चालत. सगळे कागदपत्र लागतातंच अशे. हा. असं हे नाही करून घेत ग. समजून नाय घेत. अन तिथं पण चिडचिड करतात ते लोकं. म्हणजे त्यांची पण चिडचिड होते. एवढे सारे लोकं ऐकत पण नाही, हे राहील ते राहील तर हे घ्या, ते घ्या असं करतात. हो बरोबर आहे.

बघते मी दीदीला विचारते, एकदा सगळं आणि तुला सांगते. त्यातलं मी तुला send करते. कोणकोणते कागदपत्र लागतात वगैरे. हा. भावाचं तुझ्या शिक्षण होतं चं आलं असेल ना आता बारावी. पुढच्या महिन्यात त्याची परीक्षा असेल board ची.

ते झालं कि त्याचं लागतंय, मी त्याला पण दोन का तीन महिने लागतंय ते कर्ज काढण्यासाठी. म्हणून अगोदरचं विचारपूस करून ठेवायलेय. हो ते आता बघ, परीक्षा होईन पुढच्या महिन्यात. लगेच त्याचा दोन महिन्यांनी result लागल. लगेचं सगळी त्याची admission ची पण कागदपत्र काढून ठेवायची. जातीचा दाखला. हम्म ताण लय असतोय, भरायचं आलेलंय तर मग एवढं होईन fast fast. हा होऊन जाईल. म्हणजे लगेच कसं admission झालं कि लगेच मग इकडे apply करता येतं. हम्म काय नाय नको tension घेऊ, होईन मी विचारते दीदी ला सगळं.

काय वाटलंच तर कर phone मला आता परत. हो हो चाललं.

असू दे असू दे काय ग लक्ष्मी काय plan सुरू आहे

हो मला तर खूप excitement होत आहे आता की काय करावं काय नाही कुठला dress choice करावा कुठला नाही काय घ्यावं दिवाळीसाठी काही नाही याबद्दल आता मी इथेच विचार करत होते आणि काही नवीन dress चा pattern घ्यायचा विचार चालू आहे माझा तुझं काही अजून ठरलेलं नाही आहे का नाही ना गं माझं अजून काही ठरलेलं नाही आहे पण मी दिवाळीच्या जवळपास दोन-तीन दिवसाच्या आधी वगैरे घेतो इतक्या लवकर तर मी shopping करत नाही.

आणि तसंही आधी घेतलं की मग घ्यायचं तर आहेच आणि पुन्हा चांगली चांगली dresess लवकर लवकर खपून संपून जातात लवकर लवकर custom घेऊन घेतात कारण तेही तर आधीच shopping करतात ना म्हणून मला तर नेहमी आधी घ्यायची सवय आहे. हो ग तू तर आधीच सर्व ready करून ठेवते पण मला थोडंसं पैशाबद्दल बघावं लागेल ना म्हणून मी माझ्या म्हणून मी दोन-तीन दिवसाआधी घेईन, हो तुला जसं जमेल तू तसं घे काही हरकत नाही आहे बरं तू मला सांग ना मी कुठला dress pattern घेऊ काय घेऊ आणि फटाके कुठल्या कुठल्या घेऊ तसे तर मी फटाके फोडत नाही तुला माहिती आहे पण तरीसुद्धा तू काही idea दे ना कशा पद्धतीचा मी desk घेऊ तू मला काय विचारते तुझीच तर चॉईस खूप चांगली आहे घे तुला जे आवडेल आणि तसंही कशाला पॅटर्न बघते जे छान वाटेल जे तुला सूट होईल ते घे तू

अजून सुरुवातच व्हायची आहे हो बरोबर आहे घरचा ही भरपूर वेळ आपल्याला आता तर एक महिना आणखी बाकी आहे आणि मी बघणार आधीपासूनच सर्व गोष्टी आणि तयार करायच्या विचार चालू आहे हो तुला खूप जास्ती excitement होते ना म्हणून तू सर्व आधीच तयार करते हो ना तेच तर बरं चल आज आपण दिवाळी बद्दलच बोलूया तुला माहिती आहे का आपण आपण शाळेत असताना कसे निबंध लिहायचे दिवाळीबद्दल

हो मला माहीतच होतं तू विसरली असेल म्हणूनच तर मी तुला म्हटले चल मग आता मी तुला निबंध आपल्या जेवढ्या लहानपणीच्या गोष्टी आठवूया आपण कशा पद्धतीचे निबंध लिहायचो कशा पद्धतीचा आपण आपला सण साजरा करायचो आज आपण यावरच बोलूया ठीक आहे तर दिवाळी हा तर काय म्हणत होते मी दिवाळी दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि या दिवाळीची जवळपास प्रत्येक घर आणि रस्ते दिव्यांनी सजवले जातात किती सुंदर दिसते ना जेव्हा दिवे पूर्ण अंगणात लावलेले असतात आणि आजूबाजूला जिथे ही बघशील तिकडे दिवस दिवे एक प्रकाश एक लख्ख प्रकाश देत असतं आपलं आंगण आणि आपला परिसर आणि तुला माहिती आहे का काय हे आहे

आणि हे आपल्या आधीपासूनच संस्कृती आहे की आपण दिवाळीच्या पाच दिवस आपण दिवे लावतो लोक आपली घरे स्वच्छ करतात हा

अंगण अंगणभर मोठी मोठी रांगोळी घालतात पाचही दिवस दोन्ही वेळा रांगोळी बदलवली जाते सकाळची वेगळी रांगोळी घालतात सायंकाळची वेगळी रांगोळी घालतात आणि अंगणात रांगोळी घालून फुलाने सजवले जाते रांगोळी सजवतात आणि मुले या दिवशी फटाके पण फोडतात या दिवशी प्रभू राम सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षाच्या वनवासात अयोध्या परतले म्हणून आपण दिवाळी साजरी करतो याबद्दल माहिती होतं का तुला आपले राम प्रभू राम आणि सीता

हो की नाही हो मी सांगतो आता तुला दिवाळीचे दुसरे नाव दीपावली हा उत्सव म्हणजे दीपोत्सव दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घरा अंगणात लावल्या जातात म्हणून त्याचं नाव दीपावली या सणाची सुरुवात वसु बरसे पासून येतो आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीचे सांगतो होते तर सर्व अबालवृद्धी मुले स्त्रिया यांचा हा लाडका सण दिवाळी येणार म्हटलं की आवरा आवर रंगरंगोटी नव्या कपड्यांची घरातील वस्तूंची खरेदीची ही पर्वणी फटाक्यांची आतिशबाजी आणि चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आपली थोर संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवणारे म्हणूनच की काय वसुबारस हा ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो त्यांना गुळाचा घास खाऊ घालतो दूध धन दूभत्यासाठी होणाऱ्या गायचा उपयोग शेतीच्या कामे बैलांच्या बैलांची होणारे मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोंदनाची केलेली कृतज्ञता पूजा धनतेरस केली जाणारी धनाजी पूजा ठेवला जाणारा प्रसाद घ्यायला

त्या दिवशी त्या दिवसात हे ज्योतही दक्षिणेला केली जाते नरक चतुर्थी हा मुख्य दिवाळी पहिला दिवस ह्या दिवशी पहाटे उठून अभंग स्नान करायचे नवीन वस्त्रे परिधान करायची देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचे असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून त्यांच्या बंदी शाळे शाळेत त्याला सोडा सहस्त्रकन्यांची मुक्तता केली तो हा दिवस दृष्टाच्या नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसा मागे आनंद साजरा करण्याचे कारण आहे ती शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाची पहिले दोन दिवस असेही चार दिवसाची मुख्य दिवाळी अश्विन वैद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी दुकानातून सोने-चांदीच्या पेढ्यातून office मधून लक्ष्मीपूजन केले जाते घरातील रोकड यांचे पूजा करतात व्यापारी सर्व हिशोबाच्या

आतिश भाजी करून आनंद साजरा केला जातो पाडवा म्हणजे बलिप्रति प्रथा एक मोहरत ह्या दिवशी अनेक नवे प्रकार प्रकल्प चालू केले जातात पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू दागिने दागिना किंवा साडी भेट देतो कार्तिक शुद्ध किंवा भाऊबीज असे म्हणतात बहिण भावाच्या उत्कृष्ट भेट प्रेमाच्या हा दिवस बहिण भावाला स्नान घालते गोड भजन देते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलीच्या आनंदात चा भाग म्हणजे आकाश कंदील तयार करणे किल्ला करणे त्यावर शीतळे मारने संध्याकाळी घरापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजवणे इत्यादी दीपावली हा सण सर्वात आनंद उत्साहाने साजरा होतो परस्परांना भेट वस्तू शुभेच्छा पत्रे इत्यादी देऊन आनंद दिला घेतला जातो अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे जो तो आपल्या परीने साजरी करतो आनंद लुटतो दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी सुखद दीपावलीचे अनेक सुखद आठवणी पुढे अनेक दिवस मनात रंगत राहतात भा